पिंक कलर आणि त्या समोर अ सरळ समोर जाताना एक बिल्डिंग दिसत आहे.

आणि त्या मध्ये काही मूल छोटे छोटे खेळतस आहे.

अ खाली ग्रीन कलर च टाकलेल नेटस् आहे आणि चेयर्स ठेवलेल्या आहे ब्लॅ रेड कलर च्या चेयर्स आहे.

खाली टाकलेला आहे सतरंजी टाकलेली ये खाली त्यावरती लोक बसलेली आहे.

मधी पण तीन स्कुट्या दिसत आहे गोल चपाती डोसा बनवलेला आहे आणि चटणी ची वाटी ठेवलेली ये ग्रीन कलर --

या पिक्चर्स मध्ये आपल्याला दिसत आहे वरती बोर्डस् लिहिलेल आहे मोठ.

या पिक्चर्स मध्ये आपल्याला दिसत आहे की रेड अ यल्लो कलर च बोर्ड लावलेला आहे अन त्या समोर लोखंडी बोर्डस आ--

ते पूर्ण सुकलेला आहे त्याला एक सुद्धा पान नाही.

एक रस्ता गेलेला आहे मधातून त्यामध्ये दोन व्यक्ति जात आहे.

समोर कोपऱ्यामध्ये बॉल्स आहे आणि आजूबाजूला विंडोज दिसत आहे त्याला अ ब्लॅक कलर ने बॉर्डर केलेली आहे वरती लाइट्स दिसत आहे.

आणि यामध्ये मच्छी विकायला आलेले आहे काही व्यक्ति काही घ्याल आलेले आहे मास्क लावलेले आहे त्यांनी.

आणि त्याच बाजून रेड कलर आणि ब्ल्यु कलर दिसत आहे आणि त्याच बाजून ऑरेंज आणि--

घातलेल आहे आणि समोर कपडे दिसत आहे खूप सारे ह्यामध्ये रेड कलर दिसत आहे.

या पिक्चर्स मध्ये आपल्याला वहुमन कॅफे अ दिसत आहे. वरती लिहिलेल आहे ब्लॅक कलर मध्ये.

आणि हे सहाजण आहेत तिथे आणि डोक्याला बांधलेल आहे.

या पिक्चर्स मध्ये आपल्याला एकदम छान तालाव दिसत आहे आणि तालाव च्या साइड न--